हॅलो आदित्य कसा आहेस?

कुठे आहेस आजकाल काय करतोयस? काय नाही रे गणपतीच्या हेच्यातुन बाहेर पडलोय अरे तुझी आठवण आली म्हणून फोन केला रे. काय मग आता आजकाल आजकाल गणपती आलेना म्हणजे

हे आता प्रोग्रॅम्स वगैरे खूप असतात

हुं हुं काय मग काय कोणते गणपती बघितले आज अ आपले हे राजा ते गणेश गल्लीचा आपला. परत लालबागचा चिंतामणी. हुं हुं किती दिवस असतात रे तिकडे गणपती लालबागमध्ये? अ अरे पूर्ण बारा दिवसाचं असतं. ओह बारा दिवस मग आहे मग तिकडे धमाल असेल बारा दिवस. हां रे खूप धमाल रात्री नाईट वगैरे रात्री नाईटला वगैरे मजा खूप येते.

हुं अरे मी इकडे साताऱ्याला राहतो रे म्हणून मला काही माहित नाही. सांग ना जरा तर आता तुझ्या म्हणजे इकडचा गणपतीचा कसं काय काय? सांग ना जरा काय काय असतं? काय विशेष अजून प्रोग्रॅम वगैरे काय? अरे इकडे खूप धमाल म्हणजे इकडे खूप खायला वगैरे दर्शनाची खूप गर्दी असते. परत पहिले म्हणजे लाईन खूप लाईन असतात.

गर्दी दरवाज्यातूनच प्रवेश देतात. जिथे गर्दी असेल लाईनमधून परत अ आपले ऍक्टर्स वगैरे खूप जणं गणपतीला म्हणजे गणपतीला विझिट करून

अजून खूप म्हणजे जत्रा पण असते इथे लालबागला. आणि जागा पण नसते एवढी गर्दी असते. हुं तुमच्या मंडळाचा बसतो की नाही गणपती मग?

अरे ती त्याची

ते त्याची तयारी खूप असते. आणि म्हणजे टाइम खूप जातो. वर्गणी वगैरे काढायला सहा सात दिवस आधी वर्गणी वगैरे काढावी लागते.

काय नाही चालू ये तू कसं काय म्हणतो मग?

काय म्हणतोस काय मग कशी चालू आहे?

हॅलो तुझ्या इकडचे सांग साताऱ्याला गणपती कसे काय? बसतात जास्त नसते पण लालबाबा एवढे नसते. पण असते हां. इकडे रीतिरिवाज नुसार गणपती आणतात, बसवतात, पूजा करतात पूजे नंतर आरती करतात आरती झाल्यानंतर

मग कॉम्पिटिशन चे प्राईझ काढा काय हे करा. खूप धमाल इथेही.

तिकडे विसर्जन वैगेरे विहिरित करत असतील ना. हां हां करतात ना म्हणजे असं हे दहा दिवसाचं असतं, दहा दहा अकरा दिवसाचं असतं.

हां हां तेच

कारण वगैरे असतात आणि मंडळाचे जे काही असेल

हां वरून ते आमच्याइथे लालबागला पासेस वगैरे पण असतात, एंट्रीसाठी. ते म्हणजे असे एकदम हायफाय असतात ना त्यांच्यासाठी पासेस वगैरे दिलेले असतात.

हां बाकी तुझं फुटबॉल बद्दल सांग कसं काय काय चाललंय. चांगलं चालूये फुटबॉलमध्ये आजकाल सीजन पण यावेळी. फिफा वल्डकप

अरे हां आज कोणती तरी मॅच आहे ना. हां पोर्तुगाल आणि ही चालू आहे साडे नऊ वाजता पोर्तुगाल आणि हां आणि कालच्या मॅचमध्ये काय झालं? कालची मॅच मी बघितली नाही.

कालची मॅच जर्मनी आणि हे होती जपान होती. जपान जिंकली दोन एक ने. तू कोणत्या टीमला सपोर्ट करतो? कोणती टीम म्हणजे?

एकूण बत्तीस टीम आहेत त्यातली दोन तीन मला आवडतात. अर्जेंटिना,

कसा तुमचा अभ्यासाबद्दल कसा काय चालू आहे?

चांगला चालू आहे तू कसा काय करतो अभ्यास?

बारावीच वगैरे आहे. काय मग बारावीचा प्लॅन काय मग किती दिवस काय?

काय माहिती काहीच अभ्यास चालू नाही अजून. का रे? दोन महिने राहिले किती वेळ

अरे जे आपलं हेच्यामुळं कोरोनामुळे मनच लागत नाही अभ्यासात वगैरे.

अभ्यासाला वेळ भेटत नाही, अभ्यास करू वाटत नाही, अभ्यासाला बसायला गेलं की असं वाटतंय कंटाळा आलाय कॉलेज क्लास वरून आलो की असं वाटतं की आत्ताच तर कॉलेजवरून आलोय.

अभ्यास करायला बसलो की मध्येच, फोन घ्यावासा वाटतो, असं वाटतं पहिल्यासारखी मजा नाही राहिली कोरोनाच्या अगोदरची हां ना अरे म्हणजे शाळेत आणि काय ती मजा वेगळीच होती.

आता म्हणजे तिकडची काय, काय ते शाळेतली पोरं परत त्यांचे लफडी परत

सगळं कसं हां मग काय खूप मजा यायची. ते रिसेसमध्ये डबा खायचो. मित्रांची घ्यायचो. मित्रांना गप्पा मरायचो

हां वरून टीचर लोकांचे पण मजा घ्यायचो.

तो कोरोना आला दोन अडीच वर्ष. हां कोरोनानं सगळी वाट लावली नववीपासून आपली.

हां नंतर कोरोनामुळे आपले एकपण

अ कोरोना आपलं म्हणजे हे अरे शाळा वगैरे ऑनलाईन झालेली. हुं हुं तीच झूम ऍपवर कोरोनामुळे. वगैरे चालू

कायच कोरोनामध्ये. वरून ते लॉकडाउनमुळे आपल्या वेळेस ती मजाच

म्हणजे वगैरे सगळं म्हणजे ते गणपतीचे ते सगळे कोरोना काळातले ते सगळे यावर्षी.

आणि मग कुठे ठरवलंय कुठे मग सरांनी? काय माहिती ते आपण लिस्ट दिली त्यांना पण आता जेंव्हा सर सांगतील कुठं जायचं ते सर ठरवतील ठरवू कुठे जायचं ते. हां हां सगळ्यांना सांगायला लागेल बारावी बारावी नंतरच जायला लागेल.

बारावी नंतर आपल्याला थोड़ा वेळ भेटेल ना. आता म्हणजे मन लावून अभ्यास केलं पाहिजे आपल्याला.

म्हणजे प्रॅक्टिकलचे वगैरे पेपर प्रिलिम्स चालू होतील आता डिसेंबरपासून आपले

हुं हुं ते ज्याचा अभ्यास करायचा आहे

हुं तेच अभ्यासच होत नाहीये. काहीच नाही ते दुसरे आता फिफा वर्ल्डकप त्यांनतर दुसरं

असं येतंच राहते अभ्यास तर बाजूलाच राहत.

हां हां बिगबॉस हां अरे बिगबॉस फेवरेट आपला फेव्हरेट एम सी स्टेन

एम सी स्टॅन अरे मी पण बघतो अब्दू आणि याला करतो रे अब्दू एम सी स्टॅन आणि शिवला

किंवा साजिद जिंकेल असं मला वाटतंय.

आता ते एम सी स्टॅनचं हे मीन्स गौतमला काढलं ना बाहेर बिगबॉस मधून

आता ते पुढचं हफत्यात आता काय माहिती नाही पण एम सी स्टॅन चार आठवडे नॉमिनेटेड आहे आणि

एमसी चार तवंडे

हां हां कारण म्हणजे फॉलोवर्स वगैरे फॅमिली खूप आहे ना फॉलोवर्स

हां मग त्यासाठी त्याला काढणार नाही कारण की ते बिगबॉसचे जे विव्ह्ज आहेत ना ते खूप म्हणजे

एम सी स्टॅनला फरक नाही पडणार काय नॉमिनेशनचा

हां हां एम सी स्टॅन त्यांचं ते ग्रुपचं झालंय साजिद अब्दू आहे परत शिव

मला वाटतं पुढच्या याच्यात ही नॉमिनेटेड होईल अर्चना किंवा ती नाही रे अर्चनाला अर्चना

अरे तिला काढलेलं पण तिला का घेतलं काय माहिती उगचं घेतलं. आता बघ अर्चनामुळे असं झालं, ती चांगली होती वगैरे एम सी स्टॅन आणि हयाच झालेलं.

शालीन हां तेंव्हा ते त्यामुळे त्यामुळे घेतल असेल तिला परत

अरे कालच्या याच्यावरती अर्चना हयाच्या बापावरती गेली पूर्ण राडा झाला पूर्ण बोलायला लागली हिला बाहेर काढा हिला बाहेर काढा. साजिद तर पूर्ण उपोषण वर गेलेला की जोपर्यंत तुम्ही काय बोलत नाही काय ऍक्शन घेत नाही तोपर्यंत काय खाणार नाही. मग नंतर निमरीत आणि हिला शिवला आतमध्ये कन्फेशन रूममध्ये घेतलं आणि बोलले की तुम्ही साजिदला सांगा बघा

आता काय करणार? साजिदला उपोषण

म्हणजे मला वाटतंय शिव आणि एम सी स्टॅन फक्त ह्याच्यासाठी खेळतोय, आपल्या स्वतःसाठी नाही खेळत ये तो तो फक्त इथे दाखवायला आलेला आहे की असं हे करत नाही म्हणजे असं माझं काय हे व्यसन वगैरे नाही आहे असं

एम सी स्टॅन आहे रे चांगला आहे साधा आहे खेळतो.

काय मग आजकाल करतोस काय? काय नाही अरे बारावी चालू आहे बारावीचा

बघू आता पुढे काय करायचं. तू काय करणार ये पुढे बारावीनंतर? बघू इंजिनियरिंग करणार आहे. इंजिनिअरिंग घेतलंय

आता विचार चालू आहे बघू एमबीए करायचा. चांगल्या कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग करायचं

मग तिकडे दोन चार वर्षे करायची डिग्री करायची

झालं तर ठीक नाही तर बॅकअपला इंजिनिअरिंग ते कॉलेजमधून करायचं. चांगलं चांगलं आहे

आणि आपला लालबागचा स्पेशल मिसळ आहे. अ आपल्या लालबागचा स्पेशल मिसळ आहे.

बेस्ट म्हणजे आपल्या लालबागमध्ये सगळ्यात

अ आपले सुधीर भाऊ म्हणजे त्यांचे खूप ओळख आहेत.

एक वाटीमध्ये रस्सा देतात फारसाण देतात कांदा लिंबू आणि जराशी सोनकधी देतात सत्तर ऐंशी रुपयाला भेटते.

पण मी तिकडे ऐकलंय की अजून एक अजून एक मिसळवाला आहे मिसळपाव वाला आहे, आय लोव्ह मिसळ

ते सजवलेली भाजी आणि त्याच्यावरती टाकलेली शेव

रस्सा आणि मध्ये आपल्याला गुलाब जाम वगैरे दिलेले येत. आणि त्याचे रेट वन ट्वेन्टी रुपये आहे.

हां मग आपण जाऊया कधीतरी खायला कारण मी पण खूप दिवस झालं गेलो नाही

हे बघ मी काय बोलतो मित्र जाऊया ना

क्लासमधले सगळे मित्र

अरे आपल्या याचा बडे येईल ना आपला

तेंव्हा जाऊया आपण हां हां येतोय कधी मग बडे स्वराजचा? आणि आजकाल स्वराज पण दिसत नाही.

तो सध्या तिकडेच असतो अथर्व आणि तो तिकडं ते म्हणजे रिप्लेसमेंटला जातात फोन वगैरे येतात ओटीपी साठी

हां मग बघू मी सांगेल त्याला मग करूया कधीतरी

खूप दिवस झाले मी पण नाही खाल्ली मिसळ

आणि तुझ्या इकडे गावी कसं चाललंय बाकी सगळं?

ते शेंगदाणे वगैरेचे पीक येतील ना?

आता दुपारी ऊन असतं दुपारी बैलांना यांना सगळ्यांना शेळ्यांना धुतों वैगेरे त्यांची अंघोळ वगैरे करवतो.

हं हं संध्याकाळी मग आरामात येऊन

लवकर जेऊन झोपतो आम्ही

हां गावाकडची लोकं लवकर झोपतात ना. इकडे सगळे म्हणजे मुंबई मधले लेट झोपतात.

आणि गावाकडचे कसं

काम केल्याने झोप पण येते लगेच. हां तेच तर लाईट पण नसते त्यामुळे रात्रभर जागून उपयोग नाही लवकर जेऊन झोपायचं.

आणि अजून तुझं बाकी

काय नाही चालू आहे अजून काय करणार.